तेच रोजच रुटीन, स्वयंपाक, टिफिन, मुलांचं, पाहुणे आलेत ना त्यामुळे त्यात थोडं माझा वेळ जातोय.

चुलत दिराच लग्न आहे ना, त्यामुळे ते शॉपिंग करण्यासाठी आले आहेत.

अगं, आपलं नेहमीसारखं चाललेलं असतं ना काहीतरी छोटा बिझनेस करायचा बिझनेस करायचा. त्याच्याच तेच सांगण्यासाठी मी तुला फोन केला.

काय म्हणजे, कुठलं काय विचार केलास तू? काय आहे तुझ्या डोक्यात आयडिया? आता मी तुला असं म्हणू शकते की श्रीगणेशा आपल्या बिझनेसचा श्रीगणेशा आपण त्याच्याच पासून करूया.

अगं गणपतीच्या मूर्ती तयार करूया.

छान आयडिया आहे तूझी ती. सुरुवात कशी करणार पण? अगं परवा मी तुझी वाट बघत होते, वनिता समाजमध्ये, तु आली नाही मिटिंगला. अगं हो मी विसरले, तू मला सांगितलेलं पण मी विसरले, आमच्याकडे पाहुणे होते ना, म्हणून मी त्यांच्याबरोबर बाहेर गेलेले. अच्छा, अगं तिथे माहितीये का कोण आलं होतं, तिथे न, मुर्तिकार खातू आले होते. आणि त्यांनी मग तिथे मूर्ती आपण कशा घडवायच्या, नंतर त्याचा बिझनेस कसा चालतो, ही सगळी ते माहिती देणार होते.

चल तु मला काय ते त्याचं सांग, थोडं डिटेल वगैरे.

अगं हे मूर्तीकार खातू, तुला माहितीये का नाव?

अगं, अगं मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या घडवतात, तिथे त्यांचच बहुतेक तेच असत. त्यांच्या अगं कित्येक पिढ्या हेच काम करतायेत. मूर्ती बनवणं आणि त्यांनी तेच आपल्या ला येऊन प्रशिक्षणपण देणार आहेत. अरे वा छानच हे नं म्हणजे आपल्याला शिकता पण येईल.

अगं त्याच्यासाठी मुख्य काय काय गोष्टी लागतात पण माहितीयेत का तुला? त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला स्वतः चा कारखाना उघडायचा असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल जागा लागेल आणि मनुष्यबळ लागेल. पण स्वतःच्याच करायचं, नाही तर आपण आधी काहीतरी कार्यशाळा मधनं घेऊ तिथनं मूर्ती, आणू अशी सुरुवात करून काही तरी आपण.

आपल्याला पहिल्यांदी तर कुठे मूर्ती आणाव्याच लागतील. तुला माहिती़ये का, या मुर्त्या ना ,पेण शहरामध्ये जवळ जवळ एक हजाराहून अधिक लोकं या व्यवसायामध्ये आहेत. आह आणि कित्येक कारखाने तिथेच आहेत. हो ते ऐकलंय मी कारण की आम्ही गेलो पण होतो कोकणात फिरायला ना तेव्हा बघितलं होत्या.

हो अगं वर्षभर म्हणजे जवळ जवळ अकरा महिने ते मूर्ती, मूर्ती काम करतात आणि एक महिना ते मूर्तींच्या विक्री करतात. ओके मग त्या पासनं म्हणजे, तिथे जाऊन बघायचं कसं काय चालतं काय कसं करायचं म्हणजे आपण ते? हो, त्यांनी सगळी माहिती सांगितली ती मी तुला आधी सांगते. या मूर्त्या ना दोन प्रकारच्या असतात

आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ज्या आहेत त्या जेव्हा त्यांच्या पासून केल्यामुळे या सगळ्या व्यावसायिकांच्या मूर्त्या भारतभर पाठवता त्यांना येतात कारण कसं प्लास्टर ऑफ पॅरिस कसं फार टिकाऊ असतं. त्याची विक्री होऊ शकते त्या व्यवस्थित जातात, सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. शाडू च्या मूर्त्या मात्र थोड्या नाजूक असतात. आणि त्यामुळे ते काय करतात थोडं कच्चं कच्च्या मूर्त्या बनवतात आणि मग ज्या शहरामध्ये त्या मूर्त्या हे करायच्या तिथे जाऊन अं त्याला शेवट त्याच्यावर शेवटचा हात फिरवतात. म्हणजे आपल्याला पेण वगैरे जावं लागेल की काय?

आपल्या इथे माहिती का तुला परळ वर्कशॉप आणि आर्थर रोड ला देखील या मूर्त्या मिळतात. तिथे पण देखील असंच वर्षभर मूर्त्या बनवण्याचं काम चालू असतं. हो. आपण जाऊ तिथे एकदा जाऊन बघूया नक्की काय तिथं कसं स्वरूपें काय तसं म्हणजे आपल्याला सुद्धा आयडिया येईल कसं करायचं

अगं ह्या त्यांनी काय सांगितलं की आपण ठोक विक्रेता आणि किरकोळ विक्रेता या दोघांपैकी एकाची निवड आपल्याला करायची असते. आता ठोक विक्रेता म्हणजे आपल्या जास्त क्वांटिटी घ्यावी लागेल कसं करायचं म्हणजे काय अगं ठोक विक्रेता म्हणून जर व्यवसाय करायचा असेल तर काय असतं माहितीयै का? सरळ एखाद्या कारखान्यात जायचं आणि आपल्याला जशा मूर्त्या हव्याएत तशा त्यांच्याकडून बनवून घ्यायच्या. आणि जर किरकोळ विक्रेता म्हणून जर आपण सुरू करणार असू तर त्या मूर्त्या आपण ठोक विक्रेत्या किंवा किंवा कारखान्यातनं आणू शकतो. अग याच्यात फक्त मला एकच प्रश्न पडतोय की हे सगळं आपण करू परंतु एकच इथे प्रश्नय मोठा.

अगं मला असं वाटतं की त्याच्या मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो जागेचा. तुला माहिती आपल्या जागा कशा आहेत. सगळ्या आपल्या जागा छोट्या छोट्या आहेत. तर त्यामुळे प्रश्न तर जागेचा आहे की या मूर्त्या आपण ठेवणार कुठे? अगं तोच प्रश्नय ना? आमची गच्ची आहे ना तिथे काहीच प्रॉब्लेम नाही हवं तर आपण शेड टाकू आणि त्या शेडमध्ये आपण त्या मूर्ती ठेवू शकतो. अरे वा तू तर मोठा प्रश्न सॉल्व केला. म यंदा आपण पन्नास साधारण मूर्त्यांपासून सुरुवात करू काही आपण घडवू. पुढच्या वर्षीपर्यंत तर आपल्या मूर्त्या यंदाच्या मूर्त्या आपण आपल्या घरी ठेवू. हो चालेल ना पण ना आपण सगळा विचार करू. पर्यावरणाचा सुद्धा विचार करूनच आपण काय ते करू.

तेच तिथे न फार पर्यावरण म्हणजे आपण समुद्रावर जातो, तिथे मग ते बऱ्याच मुर्त्या अशाच पडलेल्या असतात याची आपण काही तरी विचार करू. त्यांचे हात पाय वगैरे हे सगळं आपल्या पायाखाली येतात. हो नक्कीच. पर्यावरणाचा तर विचार आपण नक्कीच करायचा. आणि आपल्या व्यवसायात नाही तर या व्यवसायातच नाही तर इतर कुठलाही व्यवसाय करताना समाजहिताचा विचार करणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. गणपती हे आपलं आराध्य दैवत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हटलं तरी चालेल. बरोबर ना?

आणि तुला माहिती आहे की आधी तर गुरव घरी अगं आपल्या देवघरात मूर्त्या ठेवत असत लोकं. परंतु लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचं बीज पेरण्यासाठी याचं स्वरूप हे सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप केल आणि युवकांमध्ये राष्ट्र तेज निर्माण केलं.

हां हां दहा दिवसेत ना, गणपती चे दहा दिवस कसे जातात ते काही समजतच नाही.

मुलांना पण उत्साह असतो नवीन नवीन कार्यक्रम असतात त्यात. सगळे एकत्र येतात त्यामुळे.

कित्येक जण कित्येक नट कित्येक सगळे जण यातूनच घडलेले आहेत म्हणजे अभिनय वगैरे बरीच क्षेत्र अशी आहेत की त्याचा त्याचा पुरस्कार या इकडच्या छोट्या छोट्या मंडळां मधूनच कार्यक्रम करून झालेला आहे. आपण नक्कीच याचा विचार करू आणि कायतरी आपण सुरुवात करूच या.

या व्यवसायचा ना व्यवसायामुळे नवचैतन्य निर्माण करण ही जी कला जी आहे व्यवसाय आहे हा व्यवसाय करणाऱ्यांची पण आहे त्यांच्या मेहनती ने घरोघरी बाप्पा च्या मूर्ती घरोघरी जातात. आणि या मेहनतीतून ते चांगले नफा ही कमावतात. परंतु तुला माहित आहे का, कोरोना च्या काळामध्ये फार मंदी आली होती या व्यवसायाला.

हो. अगं मोठे मोठे गणपती तर अजिबातच म्हणजे मंडळांचे गणपती तर पूर्ण बंदच होते. त्या आणि त्यावर मग अंकुश त्यावर सगळ आहे प्रदूषण आणि येते या सगळ्या गोष्टींवर बर्याच प्रमाणात नियंत्रण आणण्याचा प्रशासन पण प्रयत्न करतोय. हो ना. ऍक्च्युअली आम्ही पुण्याचे त्यामुळे आमच्या इथून दगडूशेठला आम्ही मानतो. सगळेच मानतात आणि त्याचवेळी आमच्याकडे पण दगडूशेठ ची छोटी मूर्ती आम्ही घरी आणून त्यांची पूजा करतो दहा दिवस एवढे छान मजेत जातात ना. सगळे एकत्र येतात. हो अगं मुंबईत एक आपण बघतो कित्येक ठिकाणी तर लालबाग च्या गणपती च्या मूळ गणपती चे स्वरूप आपल्या घरी आणतात. पण हे काय असतं, लोकं दगडूशेठला, दगडूशेठ हलवाई गणपतीला काय किंवा लालबागच्या गणपतीला जातात, त्यांना नवस करतात आणि मग त्यांचा नवस फळाला येतोच. गणपतीबाप्पा तर विघ्नहर्ता तर आहेच. मग ते त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या घरी अशाच मूर्ती बसवतात. आणि आपल्याला सुद्धा ना हल्लीचा ट्रेंड बघूनच मुर्त्या बघाव्या लागतील. मुलांची आवड, सगळ्यांची आवड बघूनच आपल्याला मुर्त्या आणाव्या लागतील.

हल्ली छोटा भीम, महाबली अशा रूपात पण मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी आई वडील गणपती आणतात. म्हणजे आपल्याला हे सगळं आपल्या इकडे कसा ट्रेंड आहे तो नक्कीच बघाव लागेल. आणि तेसुद्धा आपल्याला पर्यावरणाचा विचार करूनच करावं लागेल. हो हो. मला माहित आहे तू फार पर्यावरण प्रेमी आहेस. तुझा नक्कीच त्याचा तो विचार आपण नक्कीच करणार आहोत आणि तुला माहिती पर्यावरणा चा विचार होतो शिवाय आपण ज्यावेळेला या मूर्ती किंवा आपण जर असा समजा असा बिझनेस केला तर आपण बघतो दादर मध्ये कित्येक छोट्या व्यावसायिकाना काम मिळतं अगदी हार तुरे वाले असल्या पासून ते डेकोरेशन, मंडप सजावट शिवाय

यंदा तर ते लाइटच्या माळा, त्यासुद्धा चायनीज नको म्हणून आपल्या इथे भारतामध्ये तयार झालेल्या छान माळा होत्या. लाइटच्या माळा होत्या. आणि आता माहिती आहे ते हे नको म्हणून सगळ्या कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे डेकोरेशन मिळत होवोत यंदा. यंदाच्या सगळा बाजार फुलांनी बहरला होता आणि प्रत्येकाच्या घरात कित्येक फुलांच डेकोरेशन होतं तोरणं होती अशा तर्हेने फार असं आणि पर्यावरणाचा तर आपण नक्कीच विचार करणार तू म्हणजे तसं. तुला माहिती आहे का? दोन हजार वीस मध्ये या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्यांनी आह यावर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक, मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. हो बऱ्याच सूचना केलेल्या आहेत त्याचं सगळ पालन करूनच मग आपण काय ते सगळा विचार करून आपण त्याच सुरुवात करूया.

कारण काय होतं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या जरी आह आखीव रेखीव असल्या इथे तिथे नेता येतात पण त्याच्या मध्ये जे रंग रसायने वापरतात त्यांनी अती पाणी तर दूषित होतो प्रदूषण दूषित होतो आणि त्यामुळे प्रशासनाने सांगितले की तुम्ही चालू च्या मूर्ती ची खरेदी विक्री करा आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ची खरेदी विक्री करू नका. शाडूच्या मूर्ती काय आहे ना आपण घरी सुद्धा छोट्या टब मध्ये बदली मध्ये त्याला आपण विसर्जित करू शकतो आपण त्या मूर्ती सुद्धा.

अच्छा म्हणजे तू कशात घरगुती म्हणजे स्वरूपात म्हणजे कसं म्हणतेस तू? घरगुती म्हणजे काय आपण हे, हल्ली महापौर निवासामध्ये पण छोटे छोटे टब चालू आहे, टब चालू आहेत टबात किंवा छोट्या मध्ये घरामध्ये म्हणजे हां कळलं मला. तर मला घरामध्ये म्हणजे तू टबात म्हणजेच कां हो बरोबर आहे. ते तर आहेच टबामध्ये आपण शाडू जर मूर्ती छोटी असेल तर ती आपण आणि थोडी मोठी मुर्ती असेल तर तुला माहितीये हां तूम्हणते तसं महापौर निवासामध्ये हा सोय केली होती. अगं पण काय झाल माहित आहे का एक वर्ष, मी अशीच घेऊन जात होते माझ्या मुलाला तर ते महापौर निवास ते तलावतले पाणी होत ना ते सुद्धा शेवटी काय ग त्या बागेमध्ये किती पसरणार ते सुद्धा शेवटी रस्त्यावर आलं होतं. त्यामुळे तू म्हणते ती आयडिया मला बरी वाटते की छोट्या छोट्या मुर्त्या लोकांनी आणाव्यात आणि त्याच्या घरामध्येच विसर्जन कराव. तुला वाटतं ते योग्यच आहे. आणि म हे नंतर टबातलं पाणी झाडांना घालू शकतात हो की नाही? तेच ना झाडांना ते पाणी होईल वाया जाणार नाही काही होणार नाही त्यामुळे पाणीचा उपयोग सुद्धा होईल. प्लस माती वगैरे पण ताजी व कुंडी तच जाईल ना माती वगैरे हां ते पण आहे पण हे सगळं जरी केलं तरी तुला काय वाटतं की आपल्या दादर मध्येच साध कित्येक कारखाने किंवा छोटे छोटे आहेत नाही? मूर्तिकार वगैरे आपल्याला ते तर त्यांचा तर व्हायलाच हवे पण आपल्याला ही जर समजा काही करायचे असेल तर आपण आधी आपल्या मैत्रिणी चा संपर्कात राहू या. त्यांची कशी त्यांना कसं हवेत वगैरे ते जरा बघू या नाही त्यांची आइडिया पण घेऊन आपण नवीन नवीन त्यात काहीतरी बदल करू शकतो मूर्ती मध्ये कोणा ला कशा मूर्ती हव्या त्या सुद्धा आपण घडवू शकतो ना काही तरी आपण यूनिक आयडीया आपल्याला मिळू शकेल त्याच्यातन. हो हो एक युनिक आयडिया तर मिळूच शकते आपल्याला. आता तुझ्या शी बोलता बोलता असं मला वाटतं जर तुझी तुझा म्हणणे आहे इथं टबात विसर्जित करायचं आणि ते पाणी झाडांना घालायचं तर मग आपण अस ही करू शकतो नाही का की आपण त्या मूर्ती घडवू,

हो तशी छान आयडिया आहे, म्हणजे तुळशी चे रोप पण होईल आणि वाया पण नाही जाणार ते

हो खरच छानच आयडिया आहे विद्या ही. हे असं करायला काही हरकत नाही ये मी तुझं नाव दिले ते बरोबर केलं की नाही? हो हो बरोबर केल्या वर मी सुद्धा मिटिंग ला आला होता पण तो चान्स झाला माझा पुढच्या वेळी आपण जाऊ मग काही मीटिंग असेल तर. ठीक आहे. आता कार्यशाळेला तर नक्की जाऊ या ना आपण?

कार्यशाळा ना अजून एक पंधरा दिवसांनी आहे तारीख देणार आहेत आपल्याला. ओके मग त्याच्या आधी आपण एकदा भेटू आणि काय ते आपण श्री गणेशा करू व्यवसायाचा. हो नक्कीच मला पण असं झालंय की आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा आपण कधी करू.

झाले पंधरा मिनिट सहा आणि